अं receiver वरतीच म्हनजे कस accept करू शकतो तीच currency accept करू शकतो त्याच्यात पन असं divide होऊन जाईल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

tax वगैरे लागन पन मला नाई वाटत की दोन हजार पन्नासपर्यंत कोनाकडे राहतील म्हनून प्रत्येक झनाकडे paper हा कुठेच use नाय होनार कारन की paper हा reusable नाई ए आपन त्याच्यात म्हनजे limited अं हे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 अरे बापरे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

म्हनलं प्रत्येक road ला cctv च लावलेले आसतील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

हे सगळ्यात भारी city बनवन्याचा प्रयत्न करतायत भारतातली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

हो हो change होऊन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

हो ठीक ए चालते बघूयात आता काय काय गोष्टी होतायत change तो पर्यंत आपन ही जगाव पन्नास नंतरचा बदल होन होनारा बदला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

हॅलोश्रेयश हा बोल शांतनु का रे मिळाली का तुला जॉब हॅलो

तुला जॉब बदल काही माहिती आहे का इंडिया मध्ये किती अन एम्प्लॉयमेंट आहेत नाही यार मीन अस आयकल होत माझा भाऊ सांगत होता की आपल्या देशामध्ये आता अन एम्प्लॉयमेंट जास्त वाटत चाले काऊन तुला काही आयडिया आली का काही हो णा तेच आता आपल पण थर्ड इयर आता त्यामध्ये नंतर पण आपल्याला जॉब सोधा लागेल कारण आपल्याला इंटरशिप ते मिळत इंटरशिप पण मिळत नाही आहे तसेच इंडिया मध्ये अन एम्प्लॉयमेंट खूप वाटत आहे हो णा यार मीन पण आता आयकल णा आता आपणच पाय तु या बारिण थर्ड इयर मध्ये आहे एका वर्षान आपल्याला पण जॉब पाहा लागेल

हो णा यार आता आपलच कॉलेज पाहा आपल्या कॉलेज मध्ये पण जॉब इम्प्लॉयमेंट येत नाही आहे म्हणजे इंटरशिप जे कॅंपस होते ते कॅंपस बी येत नाही आहे आणि त्याच्या मूळे आपली जॉब इम्प्लॉयमेंट अन इम्प्लॉयमेंट पण वाटत चाली त्या नंतर आपण जॉब जसी पाहिजे तसी राहली पाहिजे पेमेंट चांगले पाहिजे हे सगडे नेटकर साठी करता तुम्ही

परमनंट पण नाही मिळत तूच पाय णा आता आपली आता येवडी रेपोरेट डिग्री आहे पण तरी आपल्याला समजा जॉब मिळाली बी त किती कमी सॅलरी मध्ये भेटे समजा दहा हजार ते बारा हजारच्या सॅलरी मधी एक डिग्री वाल्याला काम करा लागत आहे. हम्म ते तर कराव पण वाटत नाही पण मग अन इम्प्लॉयमेंट येवडे वाटले की ऑप्शन पण काही नाही आहे हो णा काय आता इम्प्लॉयमेंट मध्ये हो आता जॉब आणि इम्प्लॉयमेंट किती सारे आता आपल्या सारखे जे म्हणजे असे ज्यांचे नवे नवे डिग्री झाले आहे किती सारे लोक अन इम्प्लॉयमेंट झाले हो पण अन इम्प्लॉयमेंट एक मैन कारण हे पण आहे की समजा आता कॉलेजस मधून फेक डिग्री मिळतात किवा चिनिंग होते जे म्हणजे जे एक्चुअल मध्ये कॅपेबल नाही आहे डिग्रीच्या लायक नाही आहे णा त्यांना पण डिग्री मिळून जाते. तर मग काय होते हो की डिग्री ओल्डरची संख्या वाडून जातो ऑटोमॅटिकली किवा अप्लाय करतात आणि मग जर अप्लाय केल्या नंतर एक्चुअल मध्ये कोण हुशार आहे कोण नाही आहे

डिग्री तर खूप जणांना मिळाली आहे हे तर डिग्री ओल्डर असून ही यांना कमी याच्या काम करा लागते. हे कारण एम्प्लॉयमेंटच्या मागच खूप मोठा काळजी आहे

घरी बसल्या बसल्याच हे करतात असि डिग्रीगिरी कंप्लीट करतात तर त्याचा मूळे हम्म मग ते त्यांना काही येत नाही आणि मग जेव्हा जॉब मिळत नाही तेव्हा म्हणता की आम्हाला जॉब नाही मिळाली आणि जे खऱ्याच लायक असतात जॉबच्या ते म्हणते जॉब हम्म मिळत नाही

हा तु सांग किती सारे मूल आहेत की जे डिग्री करून ज्यांच्या ओळखीन ते त्या जागे वर लागून जातात आणि जे मूल खरच त्या जागेच्या लायकीच्या आहे किवा ज्या आता फील्डला पूड नेऊ शकतात ते मुलांना ते जागा नसल्या मूळे ते अनएम्प्लॉयमेंट राहून जातात. तिला आणि काय म्हणत रेकमेंडेशन म्हणता रेकमेंडेशनन तेच माणसाला प्रतेक इंडस्ट्रीज् वगेरे णा जे त्या मूळे खूप जणांनाच नुकशान पण होते हो णा आता तु बग जर बग मी हायरचा रिकमेंट करतिल त्याला रिकमेंट करते तर तो रिकमेंट केल्या नंतर तुम्ही रिकमेंट तर करून आले पण तो खरच तो जॉबच्या लायकीचा आहे की नाही हे तर माहीत पाहिजे णा हो णा त्यान तेच म्हंटल अनएम्प्लॉयमेंट खूप वाटते आणि कस आहे माहिती आहे का जर चीटिंग वगेरे जर कमी झाले णा त्यामुळे कस आहे जे खरच लायबल आहे णा त्यांच ते जॉब मिळते आणि बाकीचे जे समजा स्टीयर मिळाले त्यांना डिग्री नाही मिळाली तर मग त्यांना लाज पण नाही वाटणार णा समजा किवा खालच काम करायला

हव मग तेच णा आता खूपसारे मीन पाहिले किवा ते काय करतील जर त्यांना लाज वाटेल तर मग ते महिणत करतील आणि त्या लायक बनतील जर तसच त्याग झाला आणि खरच जर त्या लायक असतात तर कुठ पण लागून जॉबलाल ते त्या जॉब मध्ये काही णा काही प्रोग्रेसच करेलणा हा आता तू णा हेच पाय तु किती सारे मूल असया आहेत की जे खरच लायकीचे आहे पण त्यांना भेटू नाही राहिले आणि ज्यांना लाइक नाही आहे त्यांना भेटू राहिले हो णा आणि इंडियात पॉप्युलेशन पण वाडली सर्वात मैन मुद्दा म्हणजे हो णा यार म्हणजे पॉप्युलेशन मूळेच तर हे होत आहे की आपल्याला जे मूल म्हणजे जॉब तर कमी होत आहे जॉब तर जेवडा आहे तेवडाच आहे पण हे वाया चालय म्हणजे जे ग्रॅजुएट आहे इंडिया पॉप्युलेशन च्या बाबतीत एक नंबर वरती आला आता कस का सर्व मांधात कस का जॉब प्रतेकला मिळणार आहे आणि प्राप्त स्थारातील लोक खालचा स्थारातील जॉब करून कारला तयारच नाही हो तेच णा आता तस पाहिल तर काम तर सर्वाना समेच आहे पण मग कारण की जे पॉप्युलेशन वाडली आपली तर त्याच्या मूळे जे अन इम्प्लॉयमेंट आहे आणि जे जॉबच आहे तेवड आहेच णा पण जे लोक आहे ते तर

काय? नाही नाही. कारे चालूच आहे वाटेणा

हा ठीक आहे ठीक आहे बोल हॅलो नाही

बोला

हा सर आकाश बोलतोय म्हंटलं

हा ओळखलं का म्हटलं आकाश जावरे का? हो हो आकाश जावरे

अच्छा कस काय ओळखलं सर? राव नाव ऐकलं तुमचं असं रिच पीपल हम्म नाव ऐकलं का आमचं हम्म तेच आपण सोबत होतो वाटतं कॉलेजला मला वाटलं विसरले असतील हा तस तुम्ही आहे थोडी फार अच्छा अच्छा

अच्छा अच्छा हो पण फॉलोविंग असून काय फायदा पण मुली तर तुमच्या कडे थोड्या जास्त आहेत ना सर मुलीसोबत तुम्ही बोलत असतात ते आमची थोडी रिच प्रॉपर्टी आहे ती तुम्ही करा तुमचं काय करायचं आहे ते हा सर तुम्ही टेन्शन घेऊन मराठी मध्ये पण बोलू शकता थोडं

मराठीध्ये पण बोलू शकता तस इंग्लिश वगैरे जास्त नाही युज केली तर चालतंय आपल्याला

हो कस बोललात सर तुम्ही अगदी मनाला टोचत सर मग असं काही काही शब्द बोलून जात ना सर तुम्ही त्यामुळेच मुलींसोबत जास्त बोलणं होत वाटतं तुमचं असं वाटतय आता मला हा ते तसं त काहीनाही म्हणू शकत तुम्ही भाऊ

हम्म तेच तर कारण माझा एक खबरी मी तुमच्याकडे सोडून गेलो होतो तो खूप काही सांगत असतो मला अह असं आहे का मला माहित नव्हतं किती काय गोष्टी माहिती पडतात मला आता तुम्हाला काय सांगायचं सर अर म्हणजे माझ्या शेजारी जो असतो तोच हो तोच तोच तोच त्याच काय नाहीय तो मी सांगतो ना तुम्हाला काय आहे त्याच त्याच काय आहे तो सांगेल हम्म तो कस तो पोरगा पण थोडासा आता मुलींमागे जास्त इंटरेस्ट दाखवतोय अच्छा

आणि ते मॅडम सोबत बोलायचं त्याच काय झालं

आपलं ये नावाचा व्यक्ती होता तो मॅडम सोबत बोलायचं त्याच काही झाला नाही का

अरे अरे हि किती दुःखाची गोष्ट झाली

हो का

अच्छा

शिकवतात चांगली का मॅडम हा चांगली शिकवतात मॅम